नमस्कार
ह्या भागात आपण एरर शोधून ती दुरूस्त कशी करायची हे पाहू
आपल्याकडे एक्सट्राचार डॉट पीएचपी ही फाईल आहे जी कार्यान्वित केल्यावर पारसे एरर inओन लाईन 6 हा मेसेज मिळेल
येथे काय अपेक्षित आहे किंवा काय नाही ही माहिती आपल्याला दिलेली नाही
सहाव्या ओळीत प्रथमदर्शनी चूक दिसत नाहीये
येथे एक्स्ट्रा कंस आहे
तो काढल्यावर व्यवस्थित कार्य होईल
हे शोधणं सोपे आहे
गणिती क्रिया उदाहरणार्थ बेरीज तुलना इत्यादी करताना आपल्याला कंसांचा ट्रॅक ठेवताना कधीकधी चूक होऊ शकते

कधीकधी हे सोडवायला सोपे असते
हे कार्यान्वित केल्यावर आपल्याला आऊटपुट दिसत नाही
कारण ह्या दोन गोष्टी समान नाहीत
हे कुठलीही एरर देत नाही
जर येथे एक्स्ट्रा कंस समाविष्ट केला तर पारसे एरर मिळेल
जेव्हा आयएफ स्टेटमेंट्स किंवा गणिती एक्सप्रेशन्स सोडवतो तेव्हा कंसाच्या जोड्या जरूर तपासा
हे तपासताना सर्व कंस असल्याची तसेच अतिरिक्त कॅरेक्टर्स नसल्याची खात्री करा
याच्या आधी येथे आ समाविष्ट करा
पारसे एरर मिळाली आहे
रिफ्रेश करूनही पारसे एरर आहेच
येथे काहीतरी टाईप केलेले काढून टाका
मिसिंग पेज विषयी जाणून घेऊ
ह्यासंबंधीची एरर पाहू
missingphpवर क्लिक करा
पारसे एरर्स नवव्या ओळीवर आहे
नवव्या ओळीवर सेमिकोलॉन हवे होते
हे अपक्षित नसल्याने रिफ्रेश करा
पारसे एरर्स अठराव्या ओळीवर आहे
अठराव्या ओळीवर जाऊ या
येथे मी अठरावी ओळ दाखवत आहे
ह्यात काय चूक आहे
ह्या ओळीवर काहीच नाही
तरीही एरर का मिळाली
ह्यासाठी ओळीच्या आजूबाजूला तपासा
आता वरच्या चार पाच ओळी तपासून पाहू
आपल्याकडे आयएफ स्टेटमेंट आहे
आयएफ पोस्टेड यूझर नामे इक्वॉल्स एलेक्स एचो यू आउन पीएचपी अकॅडमी एल्से एचो हेल्लो नामे
आपल्याकडे आयएफ स्टेटमेंट चा हा सुरूवातीचा आणि हा शेवट करणारा महिरपी कंस आहे
एरर चे कारण आयएफ स्टेटमेंट येथे सुरू झाले
आपल्याला इंडेंटेशन चा हेतू आणि उपयोग कळेल
अनुभवाने सांगते की हा कंस ह्या ओळीत इथे आणि तो कंस ह्या ओळीत इथेच असला पाहिजे
परंतु हा राहून गेला आहे
जर हा इथे असता आणि हा इथे असायला हवा होता तर आधीच्या आयएफ statementमधील हा ब्लॉक इथे सुरू होऊन इथे संपेल
परंतु ब्लॉक येथे सुरू होतो आणि त्याचा शेवट करणारा कंस नाही
तो समाविष्ट करून कार्यान्वित करू
जर कॅरेक्टर्स विसरलो तर एरर्स वेगळ्याच ठिकाणी मिळतील
खरे तर ही एरर अयोग्य ठिकाणी नाही कारण एल्से नंतर blockची सुरूवात व शेवट येथे आहे
ह्या blockचा शेवट योग्य प्रकारे झाला नसल्यामुळे आपण त्याचा शेवट करणार आहोत
म्हणजे errorयेथे नाही
आपल्याला blockचा शेवट करणे आवश्यक आहे
आता हे कार्य करेल
काही ओळी वर पहा
एखादे न संपवलेले elseस्टेटमेंट किंवा एखादे आवश्यक characterराहिले आहे का
गेटपोस्ट डॉट पीएचपी उघडा
उदाहरणासाठी येथील error रिपोर्टिंग ई एल बघा
हे केवळ दाखवण्यासाठी आहे
ही एक प्रकारची एरर आहे
सर्व एरर्स ची यादी येथे दिलेली नाही
हे केवळ ह्या फंक्शनचे पॅरामीटर आहे
अशा प्रकारचे काही एरर्स दाखवणारे फंक्शन तुमच्या वेबसाईटमध्ये वापरले जाणार नाही
माझ्याकडील यावरील ट्युटोरियल तुम्ही पाहू शकता
ही गेट पोस्ट एरर आहे
येथे दाता हे व्हेरिएबल आहे
हे नामे नावाचे गेट व्हेरिएबल आहे
ह्या कोड नुसार दाता व्हेरिएबल उपस्थित असल्यास एचो होईल
हा साधा प्रोग्रॅम आहे
येथे मुळात एरर नाही
आपण येथे व्हेरिएबल्स घेत आहोत
सर्व काही ठीक आहे
येथे लाईन ब्रेक किंवा लाईन टर्मिनेटिंग एरर नाही
येथे काही लिहायचे विसरलेले नाही
हे पेज कार्यान्वित केल्यावर आपल्याला नोटीस मिळेल
ही पारसे एरर नसून नोटीस आहे
ह्या उपस्थित एरर सहित हे पेज व्यवस्थित कार्य करणार नाही
येथे नामे इक्वॉल्स एलेक्स टाईप केल्यास एरर जाईल
कोड मध्ये काहीच चूक नसल्याचे हे दाखवते
परंतु हे दाता व्हेरिएबल परिपूर्ण नाही
दाता इक्वॉल्स एब्सोल्यूटली नथिंग असे म्हणण्यासारखे आहे
पाचव्या ओळीवर एचो व्हेरिएबल एलेक्स टाईप करा
रिफ्रेश करा
अनडिफाईन्ड व्हेरिएबल एलेक्स अनडिफाईन्ड इंडेक्स नामे दिसेल
आता पहिल्यापासून सुरूवात करू या
हेडर मध्ये नाव स्पष्ट न केल्यास ते पूर्ण होत नाही
dataच नसल्यामुळे अनडिफाईन्ड इंडेक्स ही तसेच सेट नसलेले व्हेरिएबल एचो केल्यामुळे अनडिफाईन्ड व्हेरिएबल ही एरर मिळेल
दाता टाईप करताच ही errorजाईल
हे रिफ्रेश करू
ह्या प्राथमिक एरर टाळण्यासाठी ओळीच्या मध्ये किंवा सुरूवातीला हे चिन्ह द्या
रिफ्रेश केल्यावर हेडर सेट न केल्यामुळे काहीच दिसणार नाही
गेट व्हेरिएबल सेट केलेले नाही
नामे इक्वॉल्स एलेक्स टाईप केल्यावरcode प्रमाणे हे नाव एचो होईल
लक्षात घ्या आपण जरी आयएफ दाता एक्सिस्ट्स वापरत असलो तरी तांत्रिक दृष्ट्या तो अस्तित्वात नसतो
आत्ता हे एवढेच
शेवटच्या भागात आणखी दोन एरर्स बद्दल जाणून घेऊ
या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेतेसहभागासाठी धन्यवाद